गोल रिंगी लावलेली दिसत आहे आणि लाइट पण लावलेली दिसत आहे.

अम काही लाइट खंबा पण दिसत आहेत आजूबाजूनी खुप सारे झाडं पण दिसत आहेत.

आणि वरती काही कपडे लटकवलेले दिसत आहेत आणि लाइट पण दिसत आहेत.

आजूबाजूनी काही दुकाने दिसत आहेत आणि अह नेट पण लावलेली दिसत आहेत.

तिथे दिसत आहे आणि आजूबाजूनी अ काही लाइट पण लावलेले दिसत आहेत.

आणि आजूबाजूनी खुप सारे झाड पण दिसत आहे.

आणि अ खुप सारे नारळाचे झाड पण दिसत आहेत.

चित्रामध्ये एक महाविद्यालय दिसत आहे.

बाजूनी लाइट खंबा पण दिसत आहे.

चित्रमध्ये एच.डी.एफ.सी. बँक दिसत आहे बँकेला खुप मोठे गेट पण दिसत आहे.

झाडांना एक महिला पाणी घालताना दिसत आहे.

आणि दुकानामध्ये खुप सारे फूल लटकवलेले दिसत आहेत आणि काही फूल टोपल्या मध्ये ठेवलेले दिसत आहे.

आणि काही अम दुकाने पण दिसत आहेत आणि आन झाड पण दिसत आहेत.

बाजूंनी अह भिंतीला ऐ.सी. पण लावलेली दिसत आहे आणि फॅनपण लावलेला दिसत आहे.

ह्या मध्ये मोठे हॉस्पिटल दिसत आहे हॉस्पिटल ला वरती खुप सारी लायटिंग लावलेली दिसत आहे.

चित्रामध्ये सनराइज ऑप्टिकल अह दिसत आहे आणि तिथे नंबरचे चष्मे व गॉगल स अ मिळतील.

खुप साऱ्या पायऱ्या पण दिसत आहेत पायरी वरती एक महिला आणि एक पुरुष अह दिसत आहेत बाजूनी एक--

शिडी पण ठेवलेली दिसत आहे आणि बाजूनी एक टाकी पण आहे.

आजूबाजूनी झाड पण दिसत आहेत.

आणि दुकानामध्ये खुप सारे बूक ठेवलेले दिसत आहेत.

आणि एक मोठी चित्रामध्ये टेन्शन दिसत आहे.

आणि अह तिथे एक पुरुष पण उभा दिसत आहे वरती फॅन पण लावलेली दिसत आहेत.

बाजूंनी भिंतीला अम खिडक्या पण दिसत आहेत आणि खिडक्याला पडदे लावलेले दिसत आहेत.

चित्रावरती रोडच्या बाजूनी एक दुकान दिसत आहे आणि आजूबाजूनी पण दुकान दिसत आहेत.

बाजुंनी सायकल पण अ दिसत आहे.

एक खुर्ची पण दिसत आहे.

वरती लाइट पण लावलेला दिसत आ--

बाजूनी काही खुर्च्या पण टाकलेल्या दिसत आहेत.

आणि अ दुकानासमोर एक बेसिन पण दिसत आहे आणि बकेट तिथे ठेवलेली दिसत आहे.

बाजूनी मंदिराला एक टेकून बोर्ड पण ठेवलेला दिसत आहे.

टेबल वरती अ टाकी पण ठेवलेली दिसत आहे आजूबाजूनी खुप सारे झाड पण दिसत आहेत.

चित्रामध्ये खुप सारे टेबल दिसत आहे आणि दोन खुर्च्या पण दिसत आहे.

आजूबाजूंला भिंतीला काही पोस्टर लावलेले दिसत आहेत.

आणि वरती फॅन पण अ लावलेला दिसत आहे.

चित्रमध्ये टेबल वरती खुप साऱ्या मासोळ्या ठेवलेल्या दिसत आहेत आणि तिथे दोन अ एक महिला आणि एक पुरुष दिसत आहेत.

चित्रामध्ये भारतीय स्टेट बँक दिसत आहे बाजूनी ए.टी.एम. पण दिसत आहे.

आजूबाजूंनी खुप मोठे मोठे पहाड पण दिसत आहेत आणि आजूबाजूनी खुप सारे झाड पण दिसत आहेत.

दुकानामध्ये अलमारीत खुप सारे कपडे ठेवलेले दिसत आहेत.

घरात आपण कपडे अ घातलेले दिसत आहे.

चित्रामध्ये लक्ष्मी चे मंदिर अह दिसत आहे आणि--

मुले काही प्रोजेक्ट बनवताना दिसत आहेत.

चित्रामध्ये तीन गिटार दिसत आहेत आणि अह --

चित्रामद्धे मुली ह्या डांस करताना दिसत आहेत आणि त्या लाइन मध्ये उभ्या आहेत.

आणि एक ए. सी. पण दिसत आहेत आणि लाइट पण आहे.

आणि दुकानमध्ये खुप सारे समान पण दिसत आहे.

खाली जमिनी वरती खुप साऱ्या विटा पडलेल्या दिसत आहेत.